अरे काई बोलू नये रे बाबा मी तर तिला ही विचारलं असतं किती जणांना फिरवून झाले वा रे दिन्या अरे ऐकू लागलं ना कोण काय नाही जाऊदे आता जाम बोललो अरे ती काय म्हणते ते बोलत अह गुगल गुगल वाल्याची म्हंटले काहीतर अरे मग काय बोलतोय ग तू तिकडे गावाकडे व्हॉइस लावून मी जा आपल्या आता आवाज ऐकेन ना काहीच गावाकडचे नाय तर त्याची तर लावले आपुन माय म्हाताऱ्याने तू गेल्यास तिकडे नी काय करून आलास

अं तो म्हातारा बी सर्च करणार नाय ना नाय म्हातारा बघीन हाय घरी तुला काहीतरी टाकले ना काय नाही मग आज येतोय म्हाताऱ्याचा फोन बराबर आहे बघू आता आलाय तर मला तर वाटत नाही कसं काय ना येणार भाई ये आज करतय मी फोन लय दिवस झालंय फोन नाय घरी आज नाही केला भाई उद्या बराबर क्लासला जायचं आपल्याला

अरे त्रिशाचा फोन येयाचं लागला त्रिशाचा फोन येयायला लागला हो काही नाही त्रिशाला काय डिस्कनेक्ट होत ये आह नाही नाही उचलित नाही अरे उचलित नाही ना नको ना उचलू ऋषाला काय बोलणार तू शिवी दिली

काही नाही जाऊदे बरं झालं मानला

ते तीन दिवसाच होतं ते तसच डाग नंतर धुवायलंय लागला रे

वय दहा मिनिटं धुवायला लागले रे दहा मिनिटं अरे येऊ दे ना आणि काय रे तीस सेकंड पॉपकॉर्न आणि आता बंद पडेल आणि तू काय म्हणतो मना आता

असं म्हणेन तुला मी मग नंतर कामावर दहा मिनिटाच्या दहा मिनिटाच्या नंतर बोलू असं म्हणेन मी तुला अं

बरबर ओके आता आलेत बघ पोचतील नाय रे दहा मिनिटे झाले तरी येईना हो ते

अरे आड आडकेल निकोगो अरे कोई तो आओ कोई तो आओ बराबर बराबर हे मराठी बोलायचं आहे आपल्याला

अ हा बोलू आपण दहा मिनिटांन कस काय होईल रे किती वाजता येईपण ते दहा मिनिटं झाली ना बुआ मला वाटलं तसं बोल्यावर कसा हव्याच असेल तसं नाय का झालंय हे हॅलो आपण चांगले बोळत बसले मी बोलायचं काम करणार त्यांचं बंद करायचं काम आहे बरोबर आहे चुकी आपली नाय हे चुकी कोणाची भी असो पैसे आपले चुकी चुकी कोणाची का असे ना काम आपले होईल हा ना राव लय पचका झाला अडीचशे आणि थोडा बसला का आता अडीशेत कोणाचा काय राहिलेला आता मिळालं नाय जाऊंदे अडीचशे मध्ये देऊन टाक जा रे तू दे उलटा मला अडीचशे म्हणजे पन्नास शंभर होतील काय रे लयच भयानं राहुल्यात तो कस काय रे कस काय हो गया लोडा आता मोड

अं इंग्लिश बोललं बरं बारा मिनिटं झाली तरी काय येईना ओ सर जाऊन दे जाऊन दे बरं तू काय असंलच बोलला रे म्हणतोय

गडबड काय झाली काय यांचं तरी काय करायचे

तुला पाहिजे ते मिळाले ते आपलं काय झालं काय चल काय नाही ठेवू का मग अरे मैने तुम्हे क्या बोला था

अगं हो अं स्मिता काय ते two G, three G वैगरे काय ते changes होताहेत. five G येतंय परत आता six G चं चालू आहे. may be त्याच्यामुळे ते कायतरी problem येतोय mobile ला सारखा.

हम्म ते may be असेल आता ते अं G G G G आपण घरात सगळ्यांना जी जी करतो तसं mobile च्या network ला पण G G G येतंय one G, two G, three G may be त्याच्यामुळे ते कायतरी set होत नसेल. नवीन mobile पण आहे. कधी कधी four G दाखवतं, कधी कधी five G दाखवतं. set नाही झालं म्हणून ते काहीतरी problem आहेत वाटतं. हो ना. आता बघ ना mobile मध्ये SIM पण टाकलं तरी आता mobile पण विचारतात four G चा आहे का? five G चा आहे का? आणि SIM सुद्धा प्रत्येक mobile मध्ये चालतच नाही ते आता. G शिवाय. हो ते update झालं की mobile पण आपल्याला change करून update करावा लागतो किंवा system update होतं मग ते mobile four G, five G वैगरे असं घेत असतं ते.

आणि हे जर सहा सहा महिन्यात आणि वर्षभरात जर बदलत राहिलं तर आपल्याला सहा महिन्यात, वर्षभरात mobile पण बदलत राहावे लागतील. जाऊदे तेवढीच मजा करून घ्यायची. तो गमतीचा भाग झाला एक आपला. पण G म्हणजे काय माहिती आहे का? G म्हणजे generation म्हणजे मराठीत अं अं पिढी म्हणता येईल. म्हणजे आपण जे म्हणायचं आधी अं family मध्ये असायचं पहिली पिढी, दुसरी पिढी, तिसरी पिढी तसंच अं आपल्याला अं mobile मध्ये अं पहिली अं अं अं first G two G three G four G म्हणजे पहिली पिढी दुसरी पिढी, तिसरी पिढी अं असं आपल्याला बघायला मिळतंय. G म्हणजे generation अं पण काय आहे, अगं technology एवढी सध्या fast आहे, update होत चालली आहे तर त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीपण change होताहेत आत्ता सध्या market ला.

पण ते actually जिथं metro cities आहेत तर तिथं तर five G launch केलेलं आहे. आपल्या पुण्यातपण आहे बऱ्यापैकी launch झालेलं. काहीठिकाणी पण पूर्ण पुणे हे five G मध्ये आत्ता तरी झालेलं नाही आहे.

आणि जर बघितलं तर three G हे एक third generation cellular data technology जे एकत्रीकरण आहे जे की two G आणि two point five G ज्याचा की GPRS network मध्ये एकप्रकारची त्यांनी सुधारणसुद्धा केली होती. आणि त्याच्यानंतर जे आलं आहे ते three G त्यालाच त्यांनी three G असं म्हंटल गेलं होतं. आणि एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये जसं की आपण म्हणतो ना one G हे first generation अं उदयास आलं होतं. आणि एकोणीसशे नव्वदमध्ये ना two G second generation ची अं cellular data technology ची झाली होती आणि दोन हजार एकच्या सुमारामध्ये three G technology हे उदयास आलं होतं गं. हो आणि जेव्हा आता five G अं म्हणजे यायला आपल्याकडे भारतात आलेलं आहे metro city मध्ये मी तुला जसं म्हंटल तसं. पण आता समजा सगळीकडे झालं तर, अं five G मुळे लाखो devices एकत्र येतील आणि एकमेकांसोबत व्यवहारही करतील. ज्यामुळे आपल्या घरातील fridge TV washing machine पासून अं सुरक्षा यंत्रणेपर्यंत सर्व devices आपल्या mobile phone शी जोडलेले राहतील. म्हणजे smart city आणि अं चालक विरहित car म्हणजे car मध्ये driver नाही अशी अं भारतामध्ये एक वास्तव बनेल. आता तू TV च बघ ना TV सुद्धा आपण mobile लाच जोडला जातो आपला. जसं की remote आपलं नाही सापडलं तर तेसुद्धा आपण mobile लाच सुद्धा अं active करून mobile वर सुद्धा आपण TV चं सगळं काही change करू शकतो ना network ने. हो आत्ता माझाच गेल्या आठवड्यामध्ये remote सापडत नव्हता दोन दिवस. तर मुलाने माझ्या mobile वर अं माझा सॅमसंगचा mobile आहे त्याच्यामध्ये त्याने MI चा remote अं download करून अं त्याने दोन दिवस त्याच्यावरच TV बघितला. सगळा oprate माझ्या mobile वरूनच केला. म्हणजे ही technology एवढी fast आहे. आणि तेवढं even आपण मानवसुद्धा त्या technology शी friendly होतोय सध्या. आणि सध्याच्या काळामध्ये internet चा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. आणि सध्या संपूर्ण देशामध्ये अगदी अं गाव, गावातसुद्धा, खेडेगावातसुद्धा किंवा पाड्यातसुद्धा internet वापरण्याचं प्रमाणसुद्धा वाढले आहे गं. आणि भारत सरकारने संपूर्ण देशात digital india ही संकल्पनासुद्धा जास्तीतजास्त अं सरकारी कार्यालयांमध्येसुद्धा सर्वप्रकारची कामे जी आहेत तीसुद्धा digital स्वरूपामध्ये अं internet च्या मदतीने करायला सुरुवात झाली आहे. आणि हे सगळे व्यवहार करण्यासाठी three G four G अशा technology चा सध्या आपण सगळे वापर करत आहेत. हो बरोबर आहे. आणि अं third generation जे होतं अं म्हणजे three G जे third generation अं cellular data technology च जे एकत्रीकरण झालं आणि two G आणि two point five

अं cellular data technology उदयास आली. आणि त्यानंतर दोन हजार एकच्या सुमारास three G technology ला विकसित केले गेले परंतु दोन हजार सातमध्ये three G लोकांमध्ये ते अं लोकप्रिय झालं म्हणजे एकोणीसशे

Market ला म्हणजे ते एक लोकं वापरायला लागले दोन हजार सातपासून. हो. आणि four G network आहे ना हे दक्षिण कोरियात दोन हजार पाचमध्ये वापरासाठी ते उपलब्ध झालं होतं. आणि त्यावेळी या network ला अं vmax असं म्हंटल जात होतं. आणि त्यानंतर पुढील काही काळात ते युरोपीय देशामध्ये उपलब्ध करण्यात आलं होतं आणि अं दोन हजार नऊच्या सुमारास ते अं united state मध्ये अं नावाचा पहिला four G cellular network उदयास आला होता गं. आणि four G चा जो data जो आहे तो transfer rate हा three G पेक्षा जास्त पटीनं आहे. आणि four G चा data transfer download आणि upload हा जवळजवळ अं शंभर MBPS पर्यंत मिळू शकत होता.

तू four G आणि अं याची तुलना केली तर three G मध्ये transfer rate हा कमीतकमी दोन MBPS अं अं होता. आणि तेव्हा three G चा data transfer rate जवळजवळ चौदा point चार MBPS मिळू शकत होता.

आता बघ ना जसं की आजच्या घडीला, भारतीय बाजारपेठेमध्ये अनेक प्रकारचे smart phone उपलब्ध आले आहेत. ज्यामध्ये की म्हंटल, one G two G three G किंवा four G हे support करणाऱ्या phones चा सुद्धा समावेश आहे. आणि सध्या trande पाहता आपल्याकडेदेखील बघितलं तर four G हा phone असावा असं प्रत्येकाला वाटत असतं गं. आपल्यापैकी आपण कितीजणांना four G म्हणजे माहिती उपलब्ध करून देतो पण बघितलं तर आता two G किंवा three G जसं की आता तू म्हणते की आता five G सुद्धा येणार आहे पण यामुळे जे की two G three G वैगरे यामध्ये network ही जास्त प्रमाणात पकडलं जाणार नाही. जर five G six G जर हे आलं तर उदयास आलं तर.

तर five G अर्थात fifth generation ही अं cellular network ची पाचवी पिढी आहे. जी four G पेक्षा शंभर अं शंभर पट वेगवान आहे. यामुळे लोकांच्या व्यवसायासाठी संधी निर्माण करेल अशी अपेक्षा एक भारताला आहे आणि network क्षमतेतसुद्धा वाढ यामुळे होऊ शकते. कारण data traffic दरवर्षी सुमारे साठ टक्क्यांनी वाढत आहे. पण एखाद्या गर्दीच्या ठिकाणी, एखाद्या sports event च्या ठिकाणी four G network ला एकावेळी अनेक अं उपकरणे म्हणजे devices हाताळताना काही समस्यांना तोंड द्यावे लागले तर अं five G मुळे या ज्या अडचणी आहेत त्या येणार नाहीत. म्हणजे एकाचवेळी दहा devices दहा उपकरणं तुम्ही दहा लाख म्हणू शकतो. अं हाताळण्याची अं अं क्षमता जी आहे ती five G मध्ये आहे. आणि five G network केवळ smart phone च नाही तर इतर विविध प्रकारच्या उपकरणांनाही जोडण्यासाठी design केले आहे. शिवाय five G connection network हे AR filter किंवा game सारख्या क्लिष्ट processing हाताळण्यासाठीदेखील अं सक्षम आहे. जो phone चा performance आणि battery वर त्याचा परिणाम करतात. यातून phone slow झाला यासारख्या समस्या येणार नाहीत म्हणजे five G technology ही इतकी fast आहे की अं तुला आत्ता मी सांगितलं त्याप्रमाणे की, दहा लाख उपकरणंसुद्धा एक एक device एक mobile अनेक devices हाताळू शकतं. म्हणजे network हम्म तंत्रज्ञानाचा वापर करून five G network एकाचवेळी अनेक वेगवेगळे network म्हणून काम करू शकते. म्हणजे network चा एक भाग एका विशिष्ट हेतूसाठी design केला जाऊ शकतो आणि स्वतंत्र network म्हणून काम करू शकतो. एवढं अं five G network राहणार आहे. अरे बाप रे आणि बघितलं की तर पहिले जसा one G होता, तर त्याच्यात तो कसा wireless phone साठी one G सगळ्यात पहिली generation होती. आणि ही analog signal चा वापर करत होती. आणि कालांतराने याचं सादरीकरण हे एकोणीसशे ऐंशीमध्ये करण्यात आलं होतं. त्यावेळेस त्याचा speed किती होता? two point four KBPS वर काम करत होता. परंतु अमेरिकेत one G च्या सर्वात आधी अमेरिकेने हे सादर केलं होतं. पण या phones च्या battery ची life जी होती ना ती खूप खराब होती. त्यामुळे याची voice quality जी होती ती बरोबर नव्हती. त्याच्यानंतर एकोणीसशे एक्क्यानऊमध्ये अं GSM वर आधारीत असं त्यांनी two G technology आणली. आणि ही digital signal साठी याचा वापर करण्यात येत असे. आणि त्याचा speed किती होता? चौसष्ट KBPS होता आणि या technology ला सर्वात आधी अं इथे फिनलँडमध्ये याचा वापर करण्यात आला होता आणि या phone मध्ये अं आपण म्हणतो ना mobile ला SMScamera आणि सारख्या सुविधांचासुद्धा याच्यामध्ये उपयोग होत होता. तसंच त्याच्यानंतर दोन अं three G technology ही दोन हजार मध्ये आली. आणि त्याच्यामध्ये बघ अं mobile मध्ये heavy game मोठमोठ्या file transfer करणं. तसंच आपलं video calling सुद्धा हे features सुद्धा या सुविधा या technology च्या माध्यमातून देण्यात आल्या

एक जसं की आपण म्हणतो ना smart phone मध्ये आणि वेगवेगळे नवीन नवीन यामध्ये data सुद्धा त्यात launch करण्यात आले होते. आणि four G हा ही technology दोन हजार अकरामध्ये आली. आणि याच्या माध्यमातून त्यांनी शंभर MBPS चा अं internet चा speed आपण वापरू शकत होतो. four G मध्ये. आणि three G पेक्षा ही technology थोडी महागडी होती. आहे अजून पण आहे ती जरा. जसं जसं की आपण म्हणतो ना, three G two G four G तसं तसं हळूहळू ते MBPS आहे ते हळूहळू महाग होत जातं. बघितलं तर network चा speed आजकाल बघितलं

ही तंत्रज्ञानाची एक गोष्ट झाली. पण आपल्याला speed ची इतकी सवय झालेली असते ना, की थोडासाही network slow झाला तरी आपली घालमेल होते. किंवा मुलांचं अं buffer जे होत असतं आपलं अं youtube असो किंवा एखादा movie आपण बघत असेल अं online वैगरे तर buffer होत असेल किंवा एखादा लहान मुलांना आपण एखादा video दाखवत असले त्याच्यामध्ये ते buffer अं दाखवत असेल तरीही इतकी घालमेल होते ते म्हणजे patience जे आहेत ना, ते संपलेत लोकांचे. म्हणजे एवढी लोकांना speed ची सवय झालेली आहे. instant ची सवय झालेली आहे की मी वाटच बघू शकत नाही. पण अं हा एक थोडासा कुठेतरी अं वाईट परिणाम होतोय सगळ्यांवर पण शेवटी अं technically गोष्टी आहेत. याच्यामध्ये पण कधी कधी problem येऊ शकतात. त्याच्यामुळे network slow होऊ शकतं. तर त्याच्यामुळे आपण आपले patience ठेवले गेले पाहिजेत. नाहीतर लहान मुलांना आपण तू बघत असशील आता तुझा मुलगा छोटा आहे. एखाद्यावेळी network slow झालेलं असेल किंवा काही पावसापाण्यामुळे network ला problem येत असेल, तर ते एखादा तो video बघत असेल youtube ला आणि तो buffer होत असेल तर, आई बघ ना. मम्मी बघ ना कसं होतंय? चालू कर ना. असा म्हणतो तो सारखं. बरोबर आहे ना? अगं चिडचिड करतो तो. TV ला पण आता बघितलं तर TV आपला wi-fi वरच चालतो ना?

हैराण करतो तो की directly फेकू का काय? mobile वर पण तसंच. जर slow झाला. आता तू जसं म्हंटल की पाऊस आला त्यावेळेस पण network slow होतं. नाही मुलं सहनच करत नाहीत. लहानच मुलं काय गं? आपण मोठीसुद्धा बघ ना. आपलं जर कोणतं काम चालू असलं की slow झालं की आपली स्वतःची चिडचिड चिडचिड होते. तेच ना म्हणजे आपल्याला patience ठेवणं खूप महत्वाचं आहे. आणि network बघितलं तर तू कोरोनाच्या परिस्थितीमध्येपण बघितलंच असेल. जसं की आता city मध्ये city मध्ये या गोष्टी अं Available होत्या गं. पण या खेड्यामध्ये नव्हत्या. जसं की मुलांना शाळा. शाळा ही अक्षरशः वरती terrace वर वैगरे जाऊन किंवा मुलं अशी वरती जाऊन बसत होते. झाडावर सुद्धा जाऊन बसत होते. का? network येण्याकरता. त्यावेळेस त्या मुलांना दोन तीन वर्ष खूप अवघड गेले. network नं.

ते राहत नाही आहेत. तर त्याने कुठंतरी एक मनावर किंवा शरीरावरपण त्याचा खूप वाईट परिणाम होतोय. आणि काय झालेलं आहे, छोट्या छोट्या devices मधनं आपल्याला प्रत्येक गोष्ट मिळत आहे. म्हणजे तू mobile वर एखादा तुझा episode movie असेल जी अर्ध्यातनं सुटली असेल काही कारणामुळे किंवा एखाद्या web series चा episode असेल. तुला ठीक आहे, TV वर नाही बघता आला तर तू mobile वरसुद्धा बघू शकते. म्हणजे चला हे नाहीतर हे option तुला मिळत आहे. अं तर त्याचा खूप एक वाईट परिणाम सगळ्यांना होतोय. तर एक मी एवढंच म्हणेन की generation चं जे G आहे हे ते खूप महत्वाचं आहे. पण त्याच्यासोबत आपण सगळ्यांनीपण patience ठेवून सगळ्या गोष्टी एक स्वतःवर control ठेवून सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत. नमस्कार मित्रांनो, आजचा माझा topic आहे college तर आता College जर बोलायचं झालं म्हणजे की आता College life मध्ये खूप enjoyment खूप मस्ती आपण करत असतो. परंतु हेच college Twelfth झाल्यानंतर College life खरी सुरुवात होते. Twelfth जेव्हा आपण CET देतो NEET देतो किंवा entrance exam देतो, entrance exam मधील आपले mark score कळून

की grade a grade b grade c असे grade असतात. आता जर college grade a चा असेल म्हणजे त्या College मध्ये सर्व सोईसुविधा उपलब्ध असतात. campus चांगला असतो. College मध्ये वेगवेगळे equipment असतात. या College मध्ये शिक्षकही well qualified असतात. म्हणजे त्या College मध्ये इत्यंभूतपणे बघायचं झालं तर College पूर्णपणे एक Developed college आपण म्हणू शकतो. आणि

वेगवेगळ्या curriculum activity मध्ये भाग घेणे, हे एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे आपले वेगवेगळे skills develop होतात. वेगवेगळे College मध्ये कधी वक्तृत्व स्पर्धा होत असते, तर कधी college मध्ये वेगवेगळे खेळ होत असतात. event होत असतात. gathering होत असतात. वेगवेगळे days celebrate केले जातात. वेगवेगळे function होत असतात, वेगवेगळे college मध्ये कार्यक्रम होत असतात. आणि हे सर्व होत असतानी आपण participate करणं हे College life मध्ये खूप Important कारण या वेगवेगळ्या event मध्ये किंवा वेगवेगळ्या Function मध्ये College life मध्ये हे करतो. भाग घेतो. त्यावेळेस आपलं skill develop होत असतात. जर का समजा आपण एखाद्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतला तर वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतल्यानंतर आपण वेळेवर कोणता विषय येतो त्यावर आपल्याला बोलायचं असतं. त्यामुळे काय होतं आपलं कोणत्याही विषयावर बोलण्याची एक समज आपल्यामध्ये निर्माण होते. त्यामुळे आपला confidence वाढत असतो. ज्याने की भविष्य काळामध्ये कधी आपण कुठे गेलोही बोलत असताना बोलण्यामध्ये confidence येतो. त्यामुळे आपल्याला अशा वेगवेगळ्या activity मध्ये भाग घेतल्याने आपलं Development होत असते. खरी जर का life मधलं एक महत्त्वाचं आणि main phase ज्या Phase मधून आपलं direction ठरत असते, म्हणजे college life college life मध्ये मुख्यतः दोन गोष्टींवर भर देणं महत्त्वाचं असतं. पहिला म्हणजे आपण College मध्ये कशासाठी admission घेतलं? त्यावर भर देणं महत्त्वाचं असतं. आणि दुसरं म्हणजे College मध्ये admission घेतल्यानंतर College मध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या activity मध्ये participate करणे. आणि ते participate केल्यानंतर ते वेगवेगळ्या activity मधून स्वतःच्या development करून घेणे कौशल्य विकास करून घेणे हे खूप महत्त्वाचं असतं. आता College life मध्ये कसं असतं? भरपूर जणं वेगवेगळ्या activity मध्ये भाग घेतात, काही काही जणांना खूप आवड असते, वेगवेगळ्या activity मधून भाग घेणे, camp ला जाणे, वेगवेगळ्या campus मध्ये हिंडणे, मित्रांसोबत हिंडणे, मित्रांसोबत enjoy करणे, वेगवेगळे Event Organise करणे, असे वेगवेगळे सर्व activity मध्ये ते भाग घेतात. परंतु ते College life मध्ये ज्या उद्दिष्टांसाठी admission घेतलंय, म्हणले समजा जर एखाद्याने pharmacy साठी admission घेतलं तर उद्दिष्ट main असं असतं की बाबा त्याला pharmacy complete करायची आणि चांगल्या mark ने Complete करून एखाद्या pharmacy मोठ्या pharma sector मधील एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये admission घ्यायची. म्हणजे Pharma sector एकादी मोठी company join करायची त्याला. आता भरपूर वेळेस काय होते, हे सर्व activity करत असतो तो वेगवेगळ्या activity मध्ये समोर असतो हे असतो. परंतु त्यो करत असताना एक गोष्ट तो विसरू विसर पडतो ते म्हणजे त्याच्या अभ्यासाचा. अभ्यास कुठे तरी त्याचा मागं राहून जातो. मग त्याचा अभ्यास कुठे तरी मागे राहिल्यामुळे त्या त्याचा परिणाम हा त्याच्या scoring वर होतो. आणि scoring कमी होत गेल्यामुळे ते विद्यार्थी इतर प्रकारे जरी active असला तरी त्याचा loss असा होतो की तो विद्यार्थी loss असा होतो की तो विद्यार्थी बाकी गोष्टींत active राहातो, समोर राहतो. परंतु जेव्हा college मध्ये campus येतो, एखांदी company येते तुमच्या interview साठी तिथे तो select होत नाही. त्याला वेगवेगळे कौशल्य तर येतात, परंतु ती Select होत नाही. का होत नाही? कारण त्याचं scoring त्याचे mark कमी असतात. मग त्याला हवी तशी job ती मनासारखी मिळत नाही. जी job मिळाली ती job त्याला करणं पडते. म्हणजे त्याचा करणं त्याला भाग पडते. त्याला करावीच लागते. कारण घरच्यांचही वेगळं pressure राहतं. जोपर्यंत तुम्ही College life मध्ये असता तोपर्यंत घरच्यांचंही कोणतं Pressure नसतं. घरून पैसे येत असतात. घरी जेव्हा पैसे मागितले तेव्हा पैसे मिळत असतात शिक्षणासाठी. आपण college life enjoy करत असतो. College मध्ये शिकत असतो.

भरपूर जणं असे करतात की कुणी किताबी किडा समजावं, कुणी या बाकीच्या activity मध्ये एवढा गुंतून जातो की पुस्तकापासून दुरावून जातो. आणि जे पुस्तकापासून दुरावून जातात त्यांना मग पुढं job मध्ये जेव्हा जातात तेव्हा त्यांना activity केल्यामुळे ते skill develop राहतात. त्यांना बोलायला, stage confidence य़ा बाकीच्या, किंवा समोरच्याशी कशा प्रकारे बोलायचे, कशा प्रकारे बोलून समोरच्याला tackle करायचे आपले गोष्ट त्याले समोरच्याला सोप्या आणि सरळ भाषेत कशी समजून सांगायची आपल्याला नेमकं आपले विचार कसे प्रकट करायचे, त्याला या गोष्टी तर येतात. परंतु पुस्तकापासून दुरावल्यामुळे मुळे काय होतं असतं की त्याला जे Scoring पाहिजे, जे knowledge पाहिजे, ते knowledge कुठे तरी कमी पडते. तेव्हा मग job चांगली भेटत नाही. आणि आता जे दुसरा मुद्दा जे दुसरे विद्यार्थी ते म्हणजे पुस्तकी किडा असं कॉलेजमध्ये म्हटलं जातं. पुस्तकी किडा म्हणजे काय त्यांना कोणत्या activity भाग तर घेत नाहीत. परंतु नेहमी अभ्यास, अभ्यास आणि अभ्यास असतो. त्याच्यावर त्यांचा Focus असतो. मग आता याच्यावरच त्यांचा Focus असल्यामुळे होतं काय, जेव्हा ते सर्व फक्त याच्यावर focus करतात तर ते वेगवेगळ्या activity मध्ये भाग घेत नाहीत. आणि त्यामुळे काय होतं ती दुरावून जातात, त्या activity पासून. या activity पासून ते दुरावल्यामुळे, त्या activity मध्ये involve न झाल्यामुळे त्यांचासुद्धा loss मध्ये असतात.

त्यांना stage वर जाऊन सांगायचे आहे. तर ते सांगू शकत नाहीत. मग त्यांना म्हटलं की बाबा सात आठ जणांचा group आहे, त्यांना समजवून सांगायचं आहे, ते ते सांगू शकत नाहीत. कारण त्यांनी कधी ते केलेलच नसतं. त्याची daring केलेली नसते. आणि group discussion झालं. stage daring झालं किंवा दोन चार व्यक्तींना, एका समूहाला, संबोधने किंवा त्यांना समजून सांगणे, एखादी गोष्ट त्यांच्यासोबत चर्चा करणे ही गोष्ट त्यांनी कधी केलेली नसते. या गोष्टी त्यांनी केलेल्या नसतात, त्यामुळे त्यांच्यामध्ये confidence build up झालेलं नसतं. या गोष्टी एका दिवसाने एका वेळेस केल्याबरोबर होत नसतं. या हळूहळू करत करत जावे लागते. आणि त्यानंतर Confidence develop होतो. college life मध्ये जे पुस्तकी किडा होऊन जातात, त्यांना job interview ला गेल्यानंतर knowledge जे question असतात handle करतात, पण जे मानसिकता testing साठी aptitude test होते, त्यामध्ये ते कुठे तरी कमी पडतात. कारण त्यांच्या जवळ stage daring नसते. त्यानंतर group discussion skill नसते. त्यांच्या जवळ confidence ची कमरता असते. त्यांच्या बोलण्यामध्ये confidence कमी असतो. आणि Company काय पाहिजे असतं की knowledge